जावा मधील कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग वरील ट्युटोरियलमधे अपले स्वागत
आपण शिकणार आहोत कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग म्हणजे काय
कन्स्ट्रक्टर ओव्हरलोड करणे
आपण वापरणार आहोत उबुंटू व्हर्शन 1110 ओएस जावा डेव्हलपमेंट किट 16 इक्लिप्स 370 ह्यासाठी आपल्याला जावा मधील इक्लिप्स द्वारे कन्स्ट्रक्टर्स बनवता येणे आवश्यक आहे
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग म्हणजे काय
क्लाससाठी अनेक कन्स्ट्रक्टर्स डिफाईन करणे
त्याच्या पॅरामीटर्स ची संख्या किंवा टाईप्स भिन्न असावे लागतात
कन्स्ट्रक्टर ओव्हरलोड कसा करायचा ते पाहू
इक्लिप्स मधे आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स आणि एक मेथड असलेला स्टुडेंट क्लास आहे
प्रथम पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर बनवू
त्यासाठी टाईप करा स्टुडेंट पॅरेंथीसेस मधे इंट नंबर कॉमा स्ट्रिंग the name
कर्ली ब्रॅकेट्स मधे टाईप करा roll number इस इक्वॉल टीओ नंबर
आणि नामे इस इक्वॉल टीओ the name आता हा दोन पॅरामीटर्स असलेला कन्स्ट्रक्टर आहे
आता कन्स्ट्रक्टर कॉल करू
त्यासाठी नामे मेथडमधे टाईप करा न्यू स्टुडेंट पॅरेंथीसेस सेमिकोलॉन आपल्याला कन्स्ट्रक्टर स्टुडेंट इस अनडिफाईन्ड अशी एरर दिसेल
कारण आपला कन्स्ट्रक्टर दोन पॅरामीटर्स असलेला आहे
आणि पॅरामीटर्स नसलेला कन्स्ट्रक्टर कॉल करत आहोत
येथे आर्ग्युमेंट्स पास करणे आवश्यक आहे
म्हणून पॅरेंथीसेस मधे टाईप करा 22 कॉमा डबल कोट्स मधे राम
आता एरर राहिलेली नाही
मेथड कॉल करू
त्यासाठी न्यू च्या आधी टाईप करा स्टुडेंट स् इस इक्वॉल टीओ न्यू स्टुडेंट
आता ऑब्जेक्ट स् द्वारे studentDetail ही मेथड कॉल करा
प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला 22 आणि राम हे आऊटपुट मिळाले
आता पॅरामीटर नसलेला कन्स्ट्रक्टर डिफाईन करू
त्यासाठी टाईप करा स्टुडेंट पॅरेंथीसेस
कर्ली ब्रॅकेट्स मधे roll number इस इक्वॉल टीओ 0
आणि नामे इस इक्वॉल टीओ डबल कोट्स मधे हायपेन म्हणजेच नाव दिलेले नाही
आता पॅरामीटर नसलेला कन्स्ट्रक्टर कॉल करू शकतो
त्यासाठी टाईप करा स्टुडेंट स्1 इस इक्वॉल टीओ न्यू स्टुडेंट पॅरेंथीसेस सेमिकोलॉन
कुठलीही एरर मिळाली नाही कारण पॅरामीटर नसलेला कन्स्ट्रक्टर डिफाईन केलेला आहे
नंतर स्1 डॉट स्टुडेंटडेतैल प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा
आऊटपुटमधे झेरो आणि दश दिसेल
डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल केला गेला
ह्याला कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग म्हणतात
वेगवेगळे पॅरामीटर असलेले दोन कन्स्ट्रक्टर आपल्याकडे आहेत
दोन्ही कन्स्ट्रक्टर ची नावे सारखीच आहेत
पॅरामीटर टाईप आणि त्यांच्या संख्येनुसार कन्स्ट्रक्टर कॉल केला जाईल
कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग चे फायदे पाहू
समजा दोन पॅरामीटर्स चा कन्स्ट्रक्टर कॉल करायचा आहे
त्यासाठी टाईप करा स्टुडेंट s3 न्यू Student पॅरेंथीसेस मधे प्रथम नामे आर्ग्युमेंट आणि नंतर रोल नंबर देऊ
काय होते ते पाहू
डबल कोट्स मधे राजू कॉमा 45 आपल्याला ही एरर दिसेल कन्स्ट्रक्टर स्टुडेंट विथ ठे पॅरामीटर स्ट्रिंग कॉमा इंट इस अनडिफाईन्ड
आता कन्स्ट्रक्टर डिफाईन करू
त्यासाठी टाईप करा स्टुडेंट parenthesesमधे स्ट्रिंग the name कॉमा इंट r no आता येथे स्ट्रिंग हे पहिले पॅरामीटर आणि दुसरे पॅरामीटर इंट आहे
नंतर कर्ली ब्रॅकेट मधे roll number इस इक्वॉल टीओ r no
आणि नामे इस इक्वॉल टीओ the name
प्रोग्रॅम सेव्ह करा
आता एरर गेलेली आहे
मेथड कॉल करू
म्हणून स्3 डॉट स्टुडेंटडेतैल प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला 45 आणि राजू हे आऊटपुट दिसेल
कन्स्ट्रक्टर कॉल करतो तेव्हा पास केलेल्या पॅरामीटर्स ची काळजी करण्याची गरज नाही
कारण आपण वेगवेगळे पॅरामीटर्स असलेले कन्स्ट्रक्टर डिफाईन केले आहेत
योग्य कन्स्ट्रक्टर ओव्हरलोड होतो
आपण केवळ एकाच पॅरामीटर चा कन्स्ट्रक्टर डिफाईन करू
म्हणजेच रोल नंबर
त्यासाठी टाईप करा स्टुडेंट parenthesesमधे इंट नम
कर्ली ब्रॅकेट्स मधे roll number इस इक्वाल्टो नम
आणि नामे इस इक्वॉल टीओ नो नामे
आता हा कन्स्ट्रक्टर कॉल करू
त्यासाठी टाईप कर स्टुडेंट स्4 इस इक्वाल्टो न्यू स्टुडेंट कंसात एक आर्ग्युमेंट पास करायचे आहे
61 पास करू
नंतर स्4 डॉट स्टुडेंटडेतैल प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा
आऊटपुटमधे रोल नंबर म्हणून 61 आणि नामे म्हणून नो नामे दिसेल
जेव्हा न्यू कार्यान्वित होईल ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर कॉल केला जाईल
पॅरामीटर्स वर आधारित योग्य तो कन्स्ट्रक्टर ओव्हरलोड केला जातो
अशाप्रकारे कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग होते
आपण शिकलो कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग विषयी कन्स्ट्रक्टर ओव्हरलोड करणे आणि त्याचा उपयोग
असाईनमेंट
क्लास एम्प्लॉई साठी अनेक कन्स्ट्रक्टर्स बनवा आणि ते ओव्हरलोड करा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पाठ येथे संपत आहे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
धन्यवाद